एक बिल्डिंग दिसते आहे व तिकडं पण बिल्डिंग दिसत आहे व आपल्याला खूप सार असं झाडं पण दिसत आहे या साईड ला आपल्याला ऑरेंज कलरच पांढऱ्या सारख बनवलेलं दिसत आहे व इकडं साईड ला पण कुंड्या दिसत आहे.

शाळेमध्ये सोडत आहे व ते लहान मूल --

व यासाठी तो निळ्या कलर चा दिसत आहे व तिकडे काही गाड्या लावलेल्या दिसत आ --

व तिकड एकदम मोठा हॉल आहे व तिकड फटाके लावले आहे.

आपल्यांला एक हॉटेल दिसते आहे ते पत्र्याचे आहे व तिला पांढरा रंग असा दिला आहे तिथ पत्रे लावलेले दिसतायत.

काही झाड लावलेली दिसत आहेत ह्या साइडला आपल्याला लिंबाचं झाड दिसत आहे व ते कॉलेज खूप छान पण दिसत आ--

काही अशे झाड उगलेली दिसत आहेत व ह्या साईड ला पण झाड दिसतायत व ते किल्ल्यासारख आहे व ते खूप छान दिसत आहे.

आपल्याला मोठी बस दिसत आहे त्या बस वर वरती काही मूल बसले आहे व मानस बसलेले आहे खाली एक पोलीस दिसता आहे त्यांनी मास्क लावला आहे.

व ह्या साईड ला पण आपल्याला गुलाबी कलरचा कापड दिसत आहेत व ह्या साईड ला आपल्याला एक मंदिर सारख व तिथ काही ठेवल्या --

आपल्याला एक पत्र्याचं शेड दिसत आहे तिथं पाणी पिण्याची सुविधा आहे व तिथ च्या ठेवलेल्या आहेत.

व त्या खिडक्यांना पण गुलाबी कलरचे अशी लायटिंग लावले आहे व मध्ये खूप माणस दिसत आहेत व बाहेर बी मानस व बाया पण दिसत आहेत.

व एक लोखंडी खंबा दिसत आहे त्या साईड ला आपल्याला शाळा सारखं दिसत आहे व त्याच्यावर निळ्या कलर चा पत्रा ठेवला आहे व--

तिथं खूप छान असं मूर्ती पण दिसत आहे व तिथं गांधीजीची आहे व इथं महाराजची पण दिसत आहे.

आपल्याना काही मोठ्या बिल्डिंग दिसत आहे त्यांच्यातन एक बिल्डिंगला --

त्याच्याखाली आपल्याना काही गाड्या लावलेल्या दिसत आहे व तिथं एक पोस्टर दिसत आहे तिथं नाव एच.डी. फाईन्यानशियल असं नाव दिसत आहे.

काही मुली व्यायाम करताना दिसत आहे व मूल पण दिसत आहेत त्यांच्यातन एक मुलगाने पांढऱ्या कलर च मास्क लावल आणि निळ्या कलर चा पण मास्क लावलं दिसत आहे तीथे खूप छान असं लाईट लावलेलं दिसता आहे व फॅन लावलेला दिसत आहे.

त्यांच्यातन एक टीचर पण दिसत आहे.

व तिथ काही मूल उभी राहिलेली आहेत व तिच्या भिंती पण छान दिसत आहेत.

आपल्यांना काही एक छोटा झरणा दिसत आहे त्या झरण्याच पाणी खूप शांत आहे व खूप स्वच्छ आहे.

फेव्हिस्टिक असं नाव दिसत आहे.